मोझिल्ला फायरफॉक्स मधील ऑर्गनायझिंग बुकमार्क्स आणि प्रिंटिंग वरील पाठात स्वागत
ह्या पाठात बुकमार्क्स बद्दल शिकू
तसेच बुकमार्क्स संघटित करणे फायरफॉक्स पेज प्रिव्ह्यू आणि प्रिंट सेटअप करणे जाणून घेऊ
येथे आपण उबुंटू 1004वरFirefox 70 वापरणार आहोत
आता फायरफॉक्स ब्राउजर उघडू
डिफॉल्ट रूपात याहू चे होमपेज उघडेल
वारंवार वापरल्या जाणा या पेजेसवर जाण्यासाठी बुकमार्कसचा उपयोग होतो
मागील पाठात बुकमार्क्स बद्दल थोडक्यात जाणून घेतले होते
येथे जीमेल साठीचा बुकमार्क समाविष्ट केला आहे
जीमेल चे होमपेज उघडण्यासाठी ह्यावर क्लिक करा
हे तुम्हास जीमेल होमपेज वर घेऊन जाईल
एड्रेस बारमधील जीमेल च्या एड्रेस च्या उजवीकडील पिवळी चांदणी दिसली का
ही सदर साईट बुकमार्क झाली असल्याचे दाखवते
त्या चांदणीद्वारे बुकमार्कचे नाव बदलता येते तसेच ते दुस या फोल्डरमधे संचित करता येते
जीमेल चे नाव मिगमेलपेज असे बदलून मायन्यूबुकमार्क्स या नव्या फोल्डरमधे संचित करु
एड्रेस बारमधे पिवळ्या चांदणीवर क्लिक करा
एडिट थिस बुकमार्क हा डायलॉगबॉक्स उघडेल
नामे फिल्डमधे मिगमेलपेज टाईप करा
फोल्डर च्या ड्रॉपडाऊन वर क्लिक करून चूसे निवडा
बुकमार्क्स मेनू निवडून न्यू फोल्डर वर क्लिक करा
न्यू फोल्डर तयार होईल
फोल्डरचे नाव बदलून मायबुकमार्क्स करा
टॅग्स मधे इमेल टाईप करा
टॅग्स द्वारे बुकमार्क्स चे वर्गीकरण होते
एखाद्या बुकमार्कला अनेक टॅग्ज लावता येतात
उदाहरणार्थ खरेदी संबंधित साईट बुकमार्क करताना तिला गिफ्ट्स बुक्स किंवा टॉयज असे टॅग देता येतील
डोन वर क्लिक करा
किंवा CTRL डी दाबु शकता
पेज बुकमार्क करण्यासाठी मेनूबारवरील Bookmarksवर क्लिक करा
मायबुकमार्क्स फोल्डर बुकमार्क्स मेनूत दिसेल
कर्सर फोल्डरवर ठेवा
मिगमेलपेज हा बुकमार्क तिथे सेव्ह झालेला आहे
एड्रेस बारमधे इमेल असा टॅग टाईप करा मिगमेलपेज ही साईट सूचीमधे पहिला पर्याय म्हणून दाखवला जाईल
आपण बुकमार्कचे नाव बदलले दुस या फोल्डरमधे सेव्ह केले आणि टॅगद्वारे शोधले
आता डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यूडब्यूडब्यूडब्यूडब्यूडब्यूडब्यूडब्यूडब्ल्यूडब्यूडब्यूडब्यूडब्यूडब्यूडब्यूडब्यूडब्यूडब्यूडब्ल्यूडब्ल्यूडब्यूडब्यूडब्ल्ल्यूडब्यूडब्यूडब्यूडब्यूडब्यूडब्यूडब्यूडब्यूडब्यूडब्यूडब डॉट गूगल डॉट कॉम ही वेबसाईट बुकमार्क करू
एलटीपॉजेग्ट एड्रेस बारमधे एड्रेस निवडून तो डिलीट करा
डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यूडब्यूडब्यूडब्यूडब्यूडब्यूडब्यूडब्यूडब्ल्यूडब्यूडब्यूडब्यूडब्यूडब्यूडब्यूडब्यूडब्यूडब्यूडब्ल्यूडब्ल्यूडब्यूडब्यूडब्ल्ल्यूडब्यूडब्यूडब्यूडब्यूडब्यूडब्यूडब्यूडब्यूडब्यूडब्यूडब डॉट गूगल डॉट कॉम टाईप करा
एड्रेस बारच्या उजव्या कोप यातील चांदणीवर क्लिक करा
गूगल वेबसाईट बुकमार्क झाली आहे
याच पध्दतीने स्पोकन ट्युटोरियल yahooफायरफॉक्स add ओएनएस आणि उबुंटू ह्या आणखी चार साईटस् बुकमार्क करू
हे बुकमार्कस फोल्डरमधे सेव्ह केलेले नाहीत
एकदा बनवलेले बुकमार्क डिलीट कसे करू शकतो160
एडिट थिस बुकमार्क या डायलॉग बॉक्समधे रिमूव्ह बुकमार्क बटण आपण आधीच बघितले आहे
wwwgooglecom चा बुकमार्क डिलिट करू
एड्रेस बारमधे wwwgooglecom टाईप करून पिवळ्या चांदणीवर क्लिक करा
एडिट थिस बुकमार्क डायलॉग बॉक्स मधील रिमूव्ह बुकमार्क वर क्लिक करा
मेनू बार वरील बुकमार्क्स आणि मायबुकमार्क्स वर क्लिक करा
गूगल चा बुकमार्क आपल्याला बुकमार्क मेनूमधे दिसणार नाही
बनवलेले बुकमार्क एक्सेस कसे करता येतात
आपण हे अनेक प्रकारे करू शकतो
बुकमार्क केलेली जी साईट एक्सेस करायची आहे तिचे नाव एड्रेस बार मधे टाईप करा
एड्रेस बार वर क्लिक करा
तेथील एड्रेस सिलेक्ट करून तो डिलीट करा
एड्रेस बार मधे जी टाईप करा
जी अक्षराने सुरू होणा या वेबसाईटची सूची दिसेल
ह्या साईटस आपण बुकमार्क टॅग केलेल्या आणि भेट दिलेल्या आहेत
लायब्ररी विंडोमधे बुकमार्कस बघता येतात आणि त्यांचा क्रम लावता येतो
मेनू वरील बुकमार्क्स वर क्लिक करून शो एल बुकमार्क्स निवडा
लायब्ररी विंडो उघडेल
डिफॉल्ट रूपात बनवलेले सर्व बुकमार्क्स अनसॉर्टेड बुकमार्क्स फोल्डरमधे सेव्ह होतात
याहू स्पोकन ट्युटोरियल उबुंटू फायरफॉक्स add ओन बुकमार्क्सची यादी येथे दिसत आहे
बुकमार्क्स मेनूमधे याहू इंडिया हा बुकमार्क समाविष्ट करू
प्रथम स्क्रीनच्या मध्यभागी लायब्ररी विंडो न्या
आता मेनू बार आणि पर्याय नीट दिसू शकतील
अनसॉर्टेड बुकमार्क्स फोल्डरमधील याहू चा बुकमार्क निवडा
माऊसचे डावे बटण दाबा आणि तो बुकमार्क बुकमार्क्स मेनूवर ड्रॅग करा
कर्सर बुकमार्क्स मेनूवर असल्याची खात्री करा
बुकमार्क मेनू विस्तारेल
माऊसचा पॉईंटर मेनूवर नेऊन त्याचे डावे बटण सोडा
बुकमार्क मेनूवर क्लिक करा
याहू चा बुकमार्क बुकमार्क मेनूवर दिसेल
लायब्ररी विंडोतून बुकमार्क उघडण्यासाठी त्यावर डबल क्लिक करा
आता लायब्ररी विंडो बंद करू
फायरफॉक्स बुकमार्कस सॉर्ट करण्याची सुविधा देते
आता नावानुसार बुकमार्कस सॉर्ट करू मेनू तील व्ह्यू वर क्लिक करून साइडबार निवडा
नंतरBookmarks वर क्लिक करा
डाव्या पॅनेलमधे बुकमार्क्स चा साईडबार उघडेल
पुन्हा googleकॉम बुकमार्क करू
बुकमार्क्स साईडबारवरील अनसॉर्टेड बुकमार्क्स फोल्डर निवडून त्यावर राईट क्लिक करा
सॉर्ट बाय नामे निवडा
बुकमार्कस नावाप्रमाणे सॉर्ट होतील
स्वतःही बुकमार्कसचा क्रम बदलू शकतो
बुकमार्क्स साइडबार वरील बुकमार्क्स मेनू फोल्डरवर क्लिक करून तो उघडा
पुढे अनसॉर्टेड बुकमार्क्स फोल्डरवर क्लिक करून तो उघडा
स्पोकन ट्युटोरियल च्या बुकमार्कवर माऊसचा कर्सर न्या
आता माऊसचे डावे बटण दाबा
आणि तो बुकमार्क ड्रॅग करून बुकमार्क्स साइडबार मधील उबुंटू आणि फ्री सॉफ्टवेअर ह्या फोल्डरपर्यंत न्या
माऊसचे बटण सोडून द्या
हा बुकमार्क उबुंटू आणि फ्री सॉफ्टवेअर फोल्डरमधे स्थलांतरित झाला आहे
बुकमार्क्स साइडबार मधे केलेले बदल बुकमार्क्स मेनूतही दिसतील
आपण बुकमार्कस आपोआप सॉर्टही करू शकतो
मेनू बारवरील बुकमार्क्स वर क्लिक करून शो एल बुकमार्क्स निवडा
उघडलेल्या लायब्ररी विंडोमधील डाव्या पॅनेलवरील अनसॉर्टेड बुकमार्क्स निवडा
आता व्ह्यूज खालील सॉर्ट मधील सॉर्ट बाय एडेड वर क्लिक करा
ज्या क्रमाने बुकमार्कस समाविष्ट केले त्या क्रमाने एड्रेस सॉर्ट होतील
क्लोज क्लिक करा
शेवटी हे वेबपेज कसे प्रिंट करायचे ते पाहू
प्रथम हे वेबपेज प्रिंट करण्यासाठी सेट करू
फायरफॉक्स च्या मेनूबारमधील फाइल वर क्लिक करून पेज सेटअप सिलेक्ट करा
पेज सेटअप डायलॉगबॉक्स उघडेल
आ4 हा पेपर साइझ सिलेक्ट करा
ओरिएंटेशन मधे पोर्ट्रेट निवडा
एप्ली वर क्लिक करा
लागू झालेली सेटींग्ज तपासण्यासाठी फाइल क्लिक करून प्रिंट प्रिव्ह्यू निवडा
पेज कसे प्रिंट होईल ते आपण पाहू शकतो
यातून बाहेर पडण्यासाठी Closeक्लिक करा
फायरफॉक्स च्या मेनूबारमधील फाइल वर क्लिक करून प्रिंट सिलेक्ट करा
स्क्रीनवर प्रिंट डायलॉगबॉक्स उघडेल
येथे जनरल Tab मधीलGeneric प्रिंटर हा पर्याय निवडू
पुढे रांगे फिल्डमधे एल पेजेस निवडा
कॉपीज मधे 1 निवडू
ऑप्शन्स वर क्लिक करून इग्नोर स्केलिंग एंड श्रृंक टीओ फिट पेज विड्थ निवडा
Printवर क्लिक करा
प्रिंटर योग्य पध्दतीने configureकेला असल्यास प्रिंट करण्यास सुरूवात करेल
आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत
आपण शिकलो Bookmarks
तसेच बुकमार्कस संघटित करणे फायरफॉक्स पेज प्रिव्ह्यू आणि प्रिंट सेटअप करणे
असाईनमेंट
मोझिल्ला फायरफॉक्स ची नवी विंडो उघडा
पाच नव्या साईटस उघडा
त्या बुकमार्क करा
सर्व बुकमार्क नव्या फोल्डरमधे सेव्ह करा
ते उतरत्या alphabeticalक्रमाने लावा
बुकमार्क केलेल्या शेवटच्या साईटवर जा
प्रिंट करण्यासाठी वेबपेज सेटअप करून प्रिंट करा
प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
स्पोकन हायफेन ट्युटोरियल डॉट ओआरजी स्लॅश न्मेइक्ट हायफेन इंट्रो ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी आपला निरोप घेते160
सहभागासाठी धन्यवाद